HI सरू तू तू एवढे बेकार जोक मारत होती न म चक्करस येऊन गेली तेव्हा ऐकून नाही नाही मी नव्हती तुमच्या मित्र वर discussion चालू होत न म्हणून आपला audio पण झोपून गेला होता त्याचा सारखा हो का अं तो आहेस तसा त्या काही झोपाय शिवाय किवा त्याला दारू पियाय शिवाय त्याला काही काम येत नाही दुसरे हा ना धरती वर बोज आहे तो वजन

अं law करणार आहे. त्याचनंतर तो pharmacy करणार आहे म्हणजे त्याला जगात सगळे degree घ्यायचे आहे त्याच वयचं काय आहे तो आता सोळा वर्षाचा मुलगा आहे ताजा ताजा आहे तो हा ना

तो खूप popular आहे मुलीन मध्ये तुला माहिती आहे का माझ्या college च्या

तो एवढा famous आहे की मुली त्याला बघून ओ माझा महेश असे करतात

हो त्याचात जादूच आहे न तो असा एक त्याचा मध्ये

अरे मी माझं बोलत होते बोल तू तुझ

त्याचात जादू आहे म्हणून तो जाधव आहे आस बोलले मी. मला माहीत आहे खूप म्हणून बोले हो का please तू न pure मराठी च वापर कर न आस ते english इंग्रजी चे शब्द वापरत नको जाऊ हो मी शुद्ध मराठी मध्येच वार्तालाभ करत आहे तुमच्या सोबत हो ते कस तू बरोबर बोललीस

होका बरं बघितल न मी तू किती बरोबर बोलते कुठ काय बोलते तुला किती अक्कल आहे बोलायची सगळं बघतोच मी

हो पण तू माणूस नाही आहे न तू जनावर आहे न हो न इथ आपण शायद वाटतंय आपण इथ कपिल शर्मा शो वर discussion करायला आलेलो आहे. पण तुम्ही इथ माझीच घेत आहे म्हणून तोंड बंद ठेवा. नाही मी माझ तोंड बंद कशाला ठेऊ मी माझ तोंड बंद केल त बोलू कस? बोल कुठून पण होका अजून कुठून बोलत येत सांग बर

हो न तुला माहिती आहे का अं तू कोणत्या गावाची आहे मला ते सांगशील का? मी आहे अहमदनगर ची ओ अच्छा असं आहे का तुमच काय तिथं कुठ राहायला आहे मी एवढा विचार करावा लागतो का वाकोडी फाटा वाकोडी फाटा अरे वाकोडी वाकोडी फाटा एक ठिकाण आहे का अं area आहे MIRC जवळ तिथं राहते मी ओ अच्छा तिथं काय काय भेटतं सगळंच भेटतं जे पाहिजे अस आहे का हो बर मला मला काय वाटल आरे तुला काय पाहिजे मला पाहिजे का मला काहीच पाहिजे नाही मला तू पाहिजे. तू भेटली तर माझी जिंदगी चांगली होऊन जाईल बस बस बोलायच्या गोष्टी नुसतं तूप लावतोय तूप नाही लावत न मी मी काही वेगळंच लावतो

तुमच्या सारखे लोक अशीच फालतू गोष्टी करत असता ही फालतू गोष्ट थोडी आहे ही तर प्रेमळ गोष्ट आहे हो का बर चाल मग आस वाटतंय अस प्रेमळ गोष्ट तर बाकी लोक नाही करत तुम्हीच करता वाटतं हो का हो मला कस मला सवय आहे न अशी प्रेमळ गोष्ट करायची मी कस मी सगळ्यांसारखा नाही हो होण हो हो माहिती आहे माहिती आहे खूप चांगल्याने माहीत आहे हो माहिती आहे न तर मग तुला समजायला पाहिजे

ठीक आहे मी तुझ्याशी बोलतो नंतर चालेल का

अस का मी जातो न आता मला काही काम आहे मला खूप urgentmeatings आहेत माझ्या त्या मला attend करायची हो का कोना सोबत आहे meeting तुमची urgent विचार करतोय आज आकाश करून माझ्या मित्र आहे त्याचा सोबत मी आज बोलू थोड वार्तालाभ करू

हो तू कोना सोबत करणार आहेस मला कोणीच नाही आहे मी नाही करणार काहीच बसली आहे रूम मध्ये रूम मध्ये बसलेली राहणार अस का ठीक आहे ना येतो मी तुझ्याकडे थोड्या वेळात बोलू. तुझ्याशी वार्तालाप करतो हम्म हा ना कर कर ठीक आहे चालेल बोलतो मी तुझ्याशी हो हो चालेल चालेल bye

दोन मिनटे थांब हो ठीक आहे बोल तू का दोन मिनिटं असच आठवण येतीय तुमची हो का माझी आठवण येतीय का अजून काय येतेय माझ बाकी काही बाकी काही येत नाही

अच्छा असं आहे का हम्म अस डोक गर गर करतय डोक गर गर करतय मग जाऊन झोपून राहा ना मग ही कोणता time आहे सात वाजता झोपायचा मग आता झोपून जायला पाहिजे तू सात वाजो की आठ वाजो लवकर झोपायला पाहिजे लवकर जेवण करायला पाहिजे हो रे झोपते खाते झोपते हो हो आज काय जेवायचं आहे तुला? आता काय खाऊ काय खाऊ बघू आता मला त इच्छा नाही काही खायची भूक पण नाही आहे मला हम्म खूप शरीरात खूप आळस आलेला आहे हम्म ते कधी नाही येत ते मला सांग न जे मला माहित नाही ते सांग हो का

सांग आपण first time कधी भेटलो होतो अरे मला तर काहीच आठवत नाही न आपण कधी भेटलो होतो मला तर माहीत पण नव्हती तू कोण आहे तू कशी आहे? तेच तर म्हणल तुला माझ काऊन आठवण राहणार दुसऱ्यांच आठवण राहणार न हो न ठीक आहे न चालेल न हो तेच न मी कधी खोट नाही बोलत हा न खोट नाही बोलत पण तू चुकीच त बोलते न चुकी तर माणसांकडून च होती हा न एवढी चुकी मग एवढे चुका हो होता न थोड फार तर होतंच थोड्या फारच होतात का फक्त?

ठीक आहे चालेल मग जहानुम मध्ये

हा त्या काकू ला फोन कर अन त्यांना विचार कसली भाजी आहे लगेच फोन कर त्यांना की विचार त्यांना काय

फोन नाही लागत आहे पप्पाला पण नाही

हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल हो बोल ना बघू ना आता तू भाजी विचार कसली बनवली आहे? तू विचार भाजी कसली बनवलेली आहे कधी चांगली भाजी राहली तर खाऊ नाही तर बाहेर खाणार मी हो बर ठीके ठीके चालेल हम्म तू विचार त्यांना काय आहे मला लगेच call कर मग विचारून please आणि कृपया करून मला लवकर phone कर. लवकर त्यांना विचार आणि मला लवकर CALL कर

हो दोन्ही एक मिनिटं थांब एक मिनिटं थांब

अं अरे यार केवढी disturbance आहे लहान मूल खूप त्रास देतात अरे तुमच्याकडे सगळे disturb हो न मग आता काय करते त्रासच आहे खूप ठीक आहे मग आता तू जा तू विचार काकूंना मला call कर हॅलो हाय हर्ष.

दहावीनंतर आता माझी फिलहाल अह एक्झाम संपली आहे आता. आता मी विचार करून आलो मला दोन महिन्याची सुट्टी आहे निकाल लागेपर्यंत, मग मी विचार करून राहिलो ह्या सुट्ट्यांचा काही वापर करावा. जसं की मी कोणती स्पोर्ट्स मधे ला कोणत्या स्पोर्ट्स ची ऍक्टिव्हिटी करूया. कोणती नवीन वस्तू शिकू, कोणता कोर्स करू अशी माझी इच्छा, अच्छा अच्छा. पण आता निकाल लागेपर्यंत मी तेच विचार करतो की कोणता कोर्स लावावा. मी आता स्विमिंग लावायचा विचार करून राहिलो कारण की माझी माझ्या हाईटचं वाढीसाठी. माझी हाईट थोडी कमी आहे. त्या मग त्यासाठी मी स्विमिंग लावायचा विचार करतो कारण अह स्विमिंगमुळे कसं आपलं अंग आपल्या शरीरमधल्या सगळ्या अंगाची एक्सरसाइज होते त्यामुळे, आपली हाईट लवकरात लवकर ग्रो करते. मग जास्त ग्रो करायची असली छानपैकी हाईट वाढायसाठी स्विमिंग लावावी.

आता तुझी जी इच्छा आहे स्विमिंग लावण्याची ती तर लावा लाव पण त्याबरोबरच हां तुझी जी हॉबी आहे जे तुला आवडतात मग गेम्स वगैरे, तर तेही लावायला पाहिजे माझ्या मते. जसं की क्रिकेट आहे. कबड्डी आहे. हे तुला खूप आवडतं ना. तर तेही लावायला पाहिजे. तर लावायची इच्छा आहे की नाही तुझी? इच्छा तर आहे पण कसं मला टाइम मॅनेजमेंट करायचंय त्यामुळे मी थोडी कमी गोष्ट लावतात. पहिले स्विमिंग लावीन सकाळच्या टायमेला. नंतर संध्याकाळी जिम क्लब लावणार आहे कबड्डीची. आणखीन त्या त्या दिवसभर मी हे करीन. जसं की कोणती वर्क करीन. पार्ट टाइम जॉब करीन. मग काय माझ्या टाइमचा उपयोग पण होऊन जाईल. आणि मला दोन महिन्याची सुट्टी आता बोरिंग नाही वाटणार. बरं बरं. तसं तर मी कबड्डी आणि पण टेंथ नंतर मला एलेव्हन्थ मधे जायचंय. तर खूप कन्फ्युज आहे इलेव्हन्थ मधे काय घ्यायचं. इंग्लिश अह सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की आर्टस् घ्यायचं. कारण की मला खूप त्याच्यामधे कन्फ्युजन होतं ना. कोणी म्हणते सायन्स घ्यावे, कोणी म्हणते कॉमर्स, कोणी म्हणतंय आर्टस्. सगळे कन्फ्युज करतात. त्याबद्दल विचारायचं होतं की मी कोणती फील्ड मधे जावावा. हां. आता तुला कन्फ्युजन आहे की काय घ्यायला पाहिजे. पण माझ्या मते तुला आधी चेक करायला पाहिजे की म्हणजे तुला नोकरी, मग करायची आहे की स्वतःचा बिझनेस करायचा आहे. आणि जर तुला स्वतःचा बिझनेसच करायचा असेल तर त्याबद्दल मग तू आपला एज्युकेशन निवडू शकतो ना त्यावर. मला तर तसं बिझनेस करायची इच्छा आहे. पण ते बिझनेसमधे कसं कोणती फील्ड चूज करायची जसं की रिटेलर, होलसेलर बनायचं. की कोणता मॅन्युफॅक्चरर बनायचं. की मॅन्युफॅक्चररच्या अलावा शेअर ब्रोकरच बनायचंय की डिजिटल मार्केटिंग करायचंय. त्यात मी कन्फ्युज आहे. म्हणून मग मला थोडी गाईड पाहिजे तुमच्याकडून. बरं बरं. तर त्याबद्दलही आपण विचार करूया. आणि जसं आर्टस्, कॉमर्स, सायन्स आहे तर माझ्या मते तू सायन्स घ्यायला पाहिजेल. पण अह सायन्सच्या अलावा जर तुला आणखी म्हणजे बिझनेस वगैरे करायचा आहे तर अह कॉमर्सही तू घेऊ शकतोस त्यामधे. काय, अह तुझं काय मत आहे त्याबद्दल? माझी इच्छा आहे की मी कॉमर्स घ्या कारण त्यामधे मॅथ्स विषय खूप फेवरेट आहे. मग अगर मला बिझनेस करायची इच्छा आहे तर त्याच्यात जास्त तर मनी वगैरेच्या GST वगैरे,

आणि कॉमर्स मधे पण मॅथ्स तर आहे आणि त्यासोबत खूप आता खूप मॅथ्सच्या बद्दल बिझ त्याच्यामधे बिझनेस हा इन्क्लुड असतात मॅथ्समधे ते इलेव्हन्थच्या. आणि त्याच्यामधून मला बिझनेसचे ट्रेनिंग सुद्धा भेटून जाईल असं मला वाटतं. अच्छा मग अच्छा. पण तू याबद्दल कोणाशी शेअर केलं तू तुझ्या मनातलं अह म्हणजे विचार व्यक्त केला हे तू? मित्रांसोबत किंवा तुझ्या भावांसोबत वगैरे? नाही. पण मला इच्छा तर आहे. पण माझे जे मोठे भाऊ वगैरे मित्र वगैरे आहेत सगळी लोकं वेगवेगळीच गोष्ट मांडते म्हणून त्याबद्दल त्यांच्यासमोर आपले विचार मांडण्यापेक्षा, थोडे कन्फ्युज अह मला थोडं कन्फ्युज होते त्यांना आपले विचार सांगायची कारण, कारण मी ते सगळे लोकं मला सगळे फ्रेंड्स सगळे मित्र लोकं मला, कन्फ्युज करून झालं की नाही तू हेच घे तेच घे. जसं की माझे मित्र लोकांचे मम्मी-पप्पा म्हणतायत की कोणी म्हणतं सायन्स घे, कोणी म्हणतं आर्टस् घे, कोणी म्हणते कॉमर्स घे. पण त्या मग त्यांच्यासमोर माझी इच्छा व्यक्त करीन तर ते मला कन्फ्युज करेल तर याच्यामधे जा आणि मग त्याच्यामधे जा. कारण की कसं माझं मला आणखी डोक्यावर स्ट्रेस वाढेल आणखीन डिस्कशनमधे कसं, जो मी निश्चय केलाय बिझनेस करायचा मग मी त्याच्यावर त्यासाठी मला कॉमर्स घ्यायला लागेल ना. पण सगळे लोकं मला ते कन्फ्युज करून झाले. तर ते कन्फ्युजन, त्या कन्फ्युजनमुळे कसं त्या कन्फ्युजन अह त्या डिस्कशनमुळे कसं माझा माईंड कन्फ्युज होईल. असं मला वाटतं. अच्छा. तर माझं म्हणणं हे आहे की आपल्याला आपण जर कोणाला विचारलं किंवा कोणी आपल्याला विचारलं की तू आता दहावी झाल्यानंतर काय करणार. तर आपण ऐकावेच तर सर्वांचे पण करावे आपल्या मनाचे. ऐकावे जनाचे करावे मनाचे. कारण त्यामध्ये कसं की आपल्याला मनात जर कोणती इच्छा आहे करण्याची,

तर जे मनात आपल्याला आहे तेच आपण करायला हवं आणि तेच करायला पाहिजे असं अशी माझी इच्छा आहे. तर मला बिझनेस करायची इच्छा आहे त्यासाठी मला कॉमर्सच घ्यायला हवंय सांगितलं. कारण की कॉमर्समधे बिझनेस कॉमर्समधे मॅथ्स येते. तर मॅथ्सच्या सब्जेक्टमधे जो इलेव्हन्थचा मॅथ्स आहे त्याच्यामधे बिझनेस प्रॅक्टिस वगैरे शिकवलं जातात. कसं नंबरिंग नंबरिंग प्ले, नंबरिंग गेम्स वगैरे हे सगळं शिकवलं जातं. असं मला वाटतं. ठीक आहे. तसं तर सगळे मला सायन्स घे कॊणी म्हणतं आर्टस्, कोणी म्हणतं कॉमर्स घे. सगळे असे कन्फ्युज करतात पण मी आता बिझनेस करायची विचार करतो आहोत.

तर त्या स्ट्रॉन्ग सब्जेक्टमुळे कसं मला एक ऍडव्हान्टेज राहील कि त्याच्यामधे त्या फील्ड मधे मी थोडा चांगला करू शकेल. थोडा मोठा करू शकेल. तर माझ्या कन्सल्टिंग मधे माझे खुपसारे कोचिंग क्लासेस आहेत. ते मला ऑफर तर देतात कि कॉमर्स कोणी जे अह मला हे देत राहतात पण मी त्यांच्या त्यांच्याकडे न जाता, आम्ही ज्यांचं ज्या सरला मानतो जे कॉमर्स चांगलं शिकवतात त्यांच्याकडे जाईन आणि कॉमर्सचं तिथं ट्रेनिंग आहे त्यांच्याकडं अकाउंट त्यांच्याकडनं शिकीन. मॅथ्स चे खूप फॉर्म्युले वगैरे राहतात ते सगळं शिकीन. इलेव्हन्थमधे तसं तर फॉर्म्युला वगैरेच राहतात पण त्याचबरोबर त्याच्यात ते जे फॉर्म्युले राहतात ते जास्त आपल्याला युज राहतो पण. त्या तेवढा त्याचा काही नाही पण मला त्यावर जास्त मला कन्सल्टिंग माझा बिझनेस वर हवा आहे. कारण कॉमर्सचं मधे नंबरिंगचं खूप खेळ असतात. तर नंबरिंगच्या खेळमुळे कसं,

ते कळायला थोडा वेळ लागतो. पण ते होऊन जातं. कारण त्याच्यामधे काही लर्न नाही करा त्यात लर्न करायची काही गरज नाही असतात ती. लर्न करायचं, समजायचं, त्यात डायग्राम, वायग्राम फक्त त्याच्यामधे आपला नाही समजायचं सर सर सरांकडून मॅथ्स समजायचं. नंबरिंगचा खेळ ना आपण सॉल्व्ह करत बसायचं. नाहीतर समजलं तर सर आहेच. म्हणजे कसं माझं म्हणणं हे आहे की कॉमर्स,

हो खूप छान. तुझे विचार ऐकून खूप बरं वाटलं मला की तुला काहीतरी करण्याची इच्छा आहे मनात. बरं. आता, तू समोरचं पुढचं पाऊल टाकू शकते जे तुझे इच्छा आहे ते तू करू शकतो. याबद्दल मला काहीही शंका नाही. आणि तुझे विचार ऐकून मला खूप खूप बरं वाटलं. खूप अतिशय आनंद झालेला आहे. अह आता आणखी काय कराय म्हणजे एज्युकेशनच्या अलावा आणखी काय करणार तू सुट्ट्यांमधे? सुट्टी आहे आता दोन महिन्याची. तर त्याचा काय सदुपयोग काही केला पाहिजे. तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं?

जसं की सकाळी मी स्विमिंगची क्लब तर आता लावणारच आहे. कारण की ते माझ्या हेल्थसाठी खूप बरी आहे. त्या त्याव्यतिरिक्त मी मला कबड्डी स्पोर्ट्स खूप आवडतो. कारण तो आपला मातृभूमीमधून जुडलेला अह खेळ आहे जो आपला मातीवरून जुडलेला खेळ आहे. तर मला वाटतंय की मी तो खेळ क्लब लावणार आहे. आणखी नॅशनल लेव्हल पर्यंत खेळीन. म्हणजे कसं माझा टाइम मॅनेजमेंट पण होऊन जाईल अन माझा हेल्थ पण होऊन जाईल. अच्छा. बरं आहे. आणखीन त्या अलावा मग काय करणार आणखीन. दिवस दिवसाला काय करणार मग? हे तर क्रिकेट खेळायचं सकाळी आणि सायंकाळचं काय फिक्स झालेलं आहे. मग दुपारच्या वेळेत काय करणार? याबद्दल काही सांगू शकतो?